कबड्डी पण खेळलाय का

हं ते पण चांगलाच आहे चेस पण खेळात अशील तू चेस पण हो चेस पण चांगला वाटलं तू पण शिकून घे चेस चांगलाय गेम हा हा ते पण शिकून घेईल ठीक हाय मग आता गोष्टी करू मग भेटू मग हो कराने पण हो हो ते पण चांगलाच आहे सायकलिंग हे ते मग शिकत राहू चांगला ठीके मग

अहो आज बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे आजचा चर्चेचा विषय बाळ गंगाधर यांच्यावर यांच्या चरित्रावर असेल होय हो तुझ्याकढे काय आहे ते तू मला का सांगत नाहीस आणि माझ्याकढे काय आहे ते मी तुला सांगेल मंग तू सुरवात कर बाळ गंगाधर तिलक लोकमान्या म्हणून प्रसिद्ध ते एक भारतीय राष्ट्रवादी शिक्षक आणि स्वतंत्र सैनिक होते ते बाळ ते लाल बाळ पाल एक तृतीयांश होते भारतीय स्वतंत्र चळवळी चे पहिले नेते टिळक होते British वसाहती अधिकारीयांनी त्यांना भारतीय अशांततेचे चे जनक म्हणून सम्भोधले त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशें छप्पन रोजी रत्नागिरी येते झाला आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मुंबई येते

होय गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशें छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्या मराठी हिंदू चित्र पावन ब्राह्मण कुटूंबात झाला त्यांना लोकमान्य म्हणजेच लोक ही पदवी देखील देण्यात आली होती त्यांना महात्मा गांधीनी आधुनिक भारताचे निर्माते म्हंटले होते बाळ गंगाधर टिळक हे भारतीय चेतनेतील एक उत्कृष्ट व्यक्तीमत्व आणि स्वराज्याचे स्वराज्य पहिले आणि प्रबळ समर्थक होते पण काय माहित त्यांच्या पुण्यतिथीला

होय होय जाणून घ्या बाळ गंगाधर टिळक दोन हजार बावीस प्रसिद्ध उद्धरणे आणि घोषणा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच स्वातंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मला मिळालाच पाहिजे लोक हे त्या वेळचे भारतीय स्वातंत्र चळवळीचे पहिले नेते होते British वसाहती अधिकारीयांनी

महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माता म्हटले बाळ गंगाधर टिळक हे गोपाळ गणेश आगरकर यांचे मित्र होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि कथा क्वचित हायलाईट केल्या जातात त्यांचे वडील गंगाधर टिळक आणि आई पार्वतीबाई गंगाधर त्यांचे वडील संस्कृतचे अभ्यासक आणि शाळेत शिक्षक होते टिळक हे शाळेय जीवनात

लखनौ करारावर साक्षरी केली ज्याने राष्ट्रवादाची स्थापना केली याने संघर्षात हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण केली एकोणीशे सात मध्ये मुंबई उच्चं न्यायालयात बाळ गंगाधर टिळकांच्या खटल्याचे चित्र पाहून न्यायमूर्ती चंद्रचूर यांनी खटल्याच्या सुनावणी दरम्यान टिळकांचे शेवटचे शब्द पुन्हा संघितले न्यायमूर्ती चंद्रचूर ज्युरीच्या निकालात मी निर्दोष आहे असे तो म्हणाला बाळ गंगाधर टिळक यांचा नेतृत्वा खालील दोन राष्ट्रवादीनी अठराशे एक्यांशी ते एकोणऐंशी वीस मध्ये मुलींच्या शाळा ब्राह्मण हे तरांचे शिक्षण आणि सक्तीच्या शिक्षणाला विरोध केला बाळ गंगाधर टिळक यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांना यांचे राजकीय विरोधक भारताचा हिरा असे संभोधले गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय उदारमत वादी राजकीय नेते आहेत भारतीय स्वातंत्र चळवळीतले ते सामाज सुधारक ही होते लोकनीय बाळ गंगाधर टिळक हे भारतातील लोकप्रिय स्वातंत्र सैनिकांनपैकी एक आहेत केसरी नावाचे मराठी वृत्तपत्र आणि मारुत्री नावाचे इंग्रजि वृत्तपत्र अशी दोन वृत्तपत्रे त्यांनी सुरु केली ते स्वराज्यचे किंवा स्वराज्यचे पहिले पुरुषकर्ते होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ते म्हणाले

असं त्यांचा विश्वास होता तो INC च्या अतिरेकी गटचा भाग होता आणि बहिष्कार आणि नंतरचे त्राण चळवळीचे ते समर्थक होते बाळ गंगाधर टिळक हे एक महान राष्ट्रवादी समाजसुधारक आणि लोकनेते होती ज्यांनी आपल्या विचारांनी आणि आदर्शनी नवीन पिढयांना प्रभावित केले स्वतंत्र चळवळीत राजकीय क्षेत्रा जागृत करताना त्यांनी प्रमुख भूमिका बजावली ते स्वराज्यचे खंभीर समर्थक होते बाळ गंगाधर टिळकांचे उतुंग गुण होते मनाने कणखर आणि शरीराने कणखर आणि हाताने काम करण्याचा उत्साह अमर्याद भारत तर मध्ये टिळकांनी त्यांच्या मराठी वृत्तपत्रात देशद्रोही म्हंटले होते साहित्य लिहिल्याचा आरोप त्यांच्यावर होता मोहमद अली जीना यांनी न्यायालयात त्यांचा बचाव केला

स्वराज्य प्रत्येकाला स्वातंत्र आणि देशाच्या सरकार मध्ये सहभागी होण्याचा अधिकार देईल मिळेल असा दावा त्यांनी केला सार्वभौवमत्व हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला मिळेल जर देवाला अस्प्रूशतेचा सामना करावा लागला तर मी त्याला देव म्हणार नाही कोणत्याही राष्ट्राचा इतिहास भूतकाळ पाहिल्यास आपण शेवटी आहोत आपण निर्थक आणि परंपरेच्या युगात येतो शेवटी आपण अशक्य अंधारात प्रवेश करतो

बाळ गंगाधर टिळक यांचे ते धाकटे पुत्र होते एकदा ते शाळेत असताना त्यांचे शिक्षक त्यांच्या वर्गात होते भुईमुगाची काही टरफले विखुरलेली आहागेल्या या कामाची जबाबदारी कोणीही घेतली नाही तेव्हा शिक्षकांनी संपूर्ण वर्गाला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी लोकमान्य टिळक या शाळकरी मुलाने शिक्षा स्विकारण्यास नकार दिला की तो वर्गात काही खाणार नाही कैरस पुनावाला यांना एकोणीशे एकवीस चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा दिला होता बेळगावात एकोणीशे सोळा गोष्टींनी विरोध केला कारण तो भारतीयांच्या धार्मिक कार्यात हस्तक्षेप करतो टिळकांचा विरोध विचित्र होता कारण त्यांनी स्वतः बालविवाहवर कधीच विश्वास ठेवला नाही आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या मुलीने अशा प्रकारे आपण पाहतो कि लोकमान्य टिळक भीमसेन शिर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी इंग्लंडला गेले होते आपल्या भेटी दरम्यान टिळकांनी विविध नेत्यांशी संवाद साधला आणि भारतीय स्वातंत्र चळवळीला पाठिंबा मिळून दिला आठवड्यानंतर थकलेले टिळक ताज़ी हवा घेण्यासाठी एका व्यापारी मित्रा सोबत long drive ला गेले आणि टिळकांना निमोनिया झाला रवींद्रनाथ टागोर यांनी बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली लोकमान्य म्हणजे लोकांचा लाडका नेता बाळ गंगाधर टिळकांच्या कार्य कर्तृत्वाने हिंदू चिन्हे आणि मराठा इतिहास रेखाटून जनतेला जागृत केले

त्याचा राजद्रोहाच्या खटल्यामुळे त्याला लोकमान्य लोकांचे लाडके नेते ही पदवी मिळाली ज्यामुळे तो आणखीन लोकप्रिय झाला व श्री गंगाधर टिळक यांना बाळ गंगाधर टिळक म्हणूनही ओळखले जाते अह ते पत्रकार शाळेचे शिक्षक आणि भारतीय स्वातंत्र कार्यकर्ते होते सातहि प्रचारक होते बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख नेते होते लाल बाळ पाल श्री तयार करणाऱ्या ते ज्याचा अनुवाद लोकांनी नेता म्हणून ओळखला जातो असा होतो महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माता म्हटले बाळ गंगाधर टिळक ते भारताचे समाज भारतीय समाजातील एक प्रमुख लढाऊ आणि स्वराज्याचे प्रारंभिक आणि उत्कट समर्थक होते British वसाहती अधिकारीयांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हंटले त्यांना लोकमान्य म्हणजे लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकारलेले ही पदवी देखील दिली होती महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माता म्हटले

आवाज येत आहे का तुला आरुषी?

आह हम्म मी तुला आस विचारणार होतो, की तुला ते rever side बदल काही माहिती आहे का? तुला कोणी सांगितल काय विषय म्हणजे नेमका, किवा तुला काई प्रश्न असतेल त्या संधरभात तू मला विचारू शक्तीस. हा मला, पूर्ण काही माहिती नाही आहे त्याच्या बदल पण प्रश्न भरपूर आहे. याचा तुला कुठून माहिती पडल? कुठून माहिती पडल कि अस काही तरी आहे आपल्याला याच्या वरती बोलायच? आह एक friend आहे माझी तिचा दादा आहे तर अं त्यान

त्यांनी, त्यांना त्याची माहिती झाली त्याची तर त्यांनी मग, त्यांनी आम्हाला सांगितल की असली एक application आहे म्हणू. आणि त्याचा मग हा मग त्याचा मध्ये असे जोडी ने आपण आपल्या ला एखादी partner पाहिजे, मग ते मिळल्या वर आपण काय बोलावे एकादी असा topic म्हणजे असा एखादी निवड्याचा topic मग त्याच्या वरबोलायचं. दहा minute तरी बोलायच असत. अच्छा, अरे बघ मी तुला, तुला काय प्रश्न आहे महणजे त्या संधरभात मला विचारू शकतेस तू? प्रश्न अस की नेमक ही rever side असण आहे तरी कश्या साठी? काय मदत करते ते आपल्यान? बघ, आता हे जे rever side आहे याच्या नावाची site आहे न ते podcast साठी काम करते podcast असी जागा असते जिथे, आपण आहे न audio किवाह म्हणजे आवाज मध्ये कोणारे कोई काय बोलले तरी संभाषण असतो ज्यात आपल्याला काय तरी अं शिक्षणाचा कीव ज्ञान वगेरे देत असेल आहे न ती असी गोष्ठ त्याला आपण podcast अस म्हणतो कीव एक ही चर्चा असते. ठीक आहे अ दोन जणांन मध्ये किवा दोन पेक्षा अधिक जणांन मध्ये हि चर्चा असते. त्याला आपण podcast म्हणतो. ठीक आहे म्ग हि company काय करत असते माहितेय का podcast साठी काम करते. मग ज्यामध्ये आपले सारखे काई अ नवे नवे जे लोक असतात, त्यांच संभाषण करून त्या पासून काही तरी अस message येईल अस काही तरी बोलतात कीव अस काही तरी त्यांच्या मध्ये संभाषण होत असत. ठीक आहे but आता हि जी company आहे न ही एक दुसऱ्या गोष्टी वर भी काम करते जस की त्यानं आहे न विविध प्रकारच्या भाषे मध्ये आहे न recordings हवे आहेत

ते का हवे त्यांना कि ते त्या पासून ते आहे न त्या पासून अ म्हणजे हा सर्वे आपला आवाज येतेन त्याच्या पासून आपण जे शब्द बोलतो आहो जे काही मराठी मध्ये बोलतोय ठीक आहे न या संदर्भात समजा ते काही माहिती काढतील. ठीक आहे. या शब्दाला काय म्हणतात, याचा वापर कुठे करता येईल आणि ते त्यांच्या मुले या सगद्या हा recording त्या जमा करून त्याच्यातून नवीन शबद्ध कोश तयार करून कीव याचा वापर करून AI साठी वापरतात आता AI म्हणजे Artificial Intelligence त्या साठी पण वापरतात. otherwise त्या नंतर अं ते नाही का आपल दुसहऱ्या गोष्टी साठी पण वापरते जस की हम्म त्या मध्ये वापरतात. आता बघत असताना की ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रातली recording हवी असते कळल तुला? आह तर कस आहे आता समझा त्यांना महाराष्ट्र तली हवी आहे, राजस्थान मधून हवी आहे ठीक आहे, तसच केरला असे विविध जागे वरुण विविध भाष्याच्या च्या विविध recording तर जेणे करून त्यांच जे काम आहे सो प होईल. आता आपण महाराष्ट्र मधले तर आपली मातृभाषा मराठीस असल ना. हम्म तसे आपली मराठी जे आहे त्याच्या वरचे जे संभाषण आहे

बघ मी आता तर नाही झालेली ग open म्हणजे ही खूप दोन अडीज वर्षा पासून काम करत आहे. ठीक आहे पन फरक एवड होत की आता आपल्या सारखे जागे पर्यन्त ती आता पहुचली न. ठीक आहे न आता मला समझा ह्या गोष्टी साठी समजत पकडत सगड समझायाला किवा या सगळ्या गोष्टीन बदल आता काही तरी तीन दिवसा आदि समजल. ठीक आहे न.

मग तस आता तुला आज कळालं, तर अस समझुत समझुत आपल्या पर्यन्त आज पोहचले म्हणजे company चे काही लावलेले व्यक्ति असतात न ते येतात ते आपल्याला या बदल सांगतात की ह्या गोष्टी अशा आहे अस धिरे धिरे हा सर्व हो आणि आपण दुसहऱ्याला सांगू कारण की कस आहे.

आम्ही तुम्हाला पैसे देऊ मग येते असच आणि डाटा तयार करतात. आता recording च्या आहे न ते quality checking team म्हणून एक असते न त्यांच्या जवळ जातात. ते काय करतात recording बघतात या मध्ये काही असाई तर आवाज आहे का, त्या नंतर काही noise येतो आहे का overlapping sound येतो आहे का. जर अस काही असते न तर मग ते आपल्या ला reject करतात म्हणजे आपल्या recording ला स्वीकारत नाही, आणि ते आपल्या ला वापस कराव लागत तर थोड जस fan चा आवाज नको याला, हवे कहा आवाज नको याला पाहिजेत. आणि इतर कोणी आजू बाजू चे मित्र मैत्रिणी कुठ तरी चिंतात ते नको बोलायला त्यांचा आवाज नको या सर्वे गोष्टी नाही का त्या मध्ये.

अजून तरी काही नाही हळू हळू माहीत होते मला. सगळ बघतो न आपला वेळ खूप महत्वाचा असतो आपण बरोबर आता याचा मध्ये तुला असा असा फायदा होईल बघ आता समझा आता तर तू मला ओळखतेस म्हणून ठीक आहे जर माझ्या जागी कोणी

पण एक प्रश्न असा होता की ते जे app जाऊदे जे तू सांगत होता त्याच्या बदल तेच सांग मला

हम्म अं बघ ना अशा प्रकारे हे न recording वगेरे आपल्या ला मदत करतात. आता तुला तर माहिती आहे app वारी करू शकतो mobile वर ही करू शकतो आहे न आपल्या कडे तीन चार जागा असा आहे ज्या याचा एवजी याचा मध्ये recording करू शकतो. आणि याच्यावर हम्म बघ आता आपल हम्म हे बघ अस असतं न तुझी एक ID असते न त्या वर आपण अं समझा ते दोन तास साठी शुरू असते न त्या मध्ये आपल्या ला एक तासाचा आस पास बोलायच यांचे

मग, त्यानंतर आपल्याला हे दुसऱ्या लोकांसोबत ही बोलायच आहे ना, जर आपल्याकडे सर्वांबरोबर नवीन लोक असतात त्यांना नवी Idea आता तू आणि मी आज बोललो ना तर आपण परत बोलू शकणार नाही. आपण आवाज हि बदलण्याचा प्रयत्न केल काहीहि केले तरी ते ID बदलूनच बोलायला पाहिज हम्म त्या मध्ये तस काही chance नाही आहे की अह आपण दर time ला नाही नाही आपण बोलूस शकत नाही हम्म आपण आपण एकास वेळा बोलू शकते यावर हा म्हणजे तू आणि मी एक वेळा बोललो न म्हणजे झाल. मग आता तू तुला दुसरे दोन लोकला सांगा लागते मग थे बोलते, मग थे लोक दुसरे दोन लोकला सांगते म्हणजे एकास वेळेसचा आवाज एका सोबतचा झाला पाहिजे पाहिजे repeat repeat आवाज company चालवून नाहीं घेत ना, एक सरखा आवाज आपण जे काही एक मेकला आवाज बदलायचा वगैरे जे ती team असेते, expert असतात जे तज्ञ असतात तिथले त्यांना हेलागिच सर्व गोष्टी कडतात. आणि AI तेवड

हा माला समजल आता. जे का प्रश्न होथा.

बाकी तुला कळालं ना या बदल सर्वे सुट्या लागल्या आज माझा last म्हणजे शेवट चा पेपर होता आता काय तुझ सुटी वगेरे कधि लग्नार आहे तुला? आता सद्या घरी जाईल मी माझ्या ख़ूप दिवसा नंतर. हम्म हम्म आता

मग काय कुठे फिरायला वगैरे जाणार आहे का कुठे काय? हो हो जेवण लवकर होतो आमचा. हम्म अच्छा मग तुझ झाल आहे जेवण वगेरे? तुझ कस आहे तू बाहेरच राहते न ह hostel मध्येच न मग हे सगड लवकर कारव लागत असेल नाही का त्या मुळे आता सध्या hotel मध्ये हम्म चालेल मग आपण बोलू परत हे ना ठीक आहे हो ठीक आहे बाय

Hello

एकदम मस्त, मग काय करते? काय नाही काम करत होती. अरे मी ऐकलं कि बाबांना बरं नाही आहे, खासी वगैरे झालं आहे म्हणून

तुझ्या. ते ती मावशी आहे ना तुझ्या घरच्या बाजूला ती तुझी cousin कोण राहते ती

ती बोलत होती. काय खासी वगैरे होत होति. हम्म म्हंटल ते तिथे काम करतात ना, ते हे अं कोणता तरी नवीन company चालू झाली आहे chemicle ची वगैरे तर त्याच धूळ वगैरे येतं म्हणून issue झालेला असं बोलत होते ते. अगं नाही माझे papa construction मध्ये काम करतात माझे अं papa civil contractor आहे building constructions आणि interior करतात papa actually थोडं ते तिकडे बोलतात ना धूळ, माती मातीनी त्याचेनि थोडं papa ला मध्ये, आता तर आता okay आहे तेव्हा papa ला थोडं म्हणजे असं होतं ना कि यायचा तर थोडा एकदम खासी सारखा व्हायचा, खोकला व्हायचा आणि अं म्हणजे थोडा थोडा घशात दम खरखर वाटायचं ते होत. आता तर काही नाही आता बरे आहे Hello मला पण आता tension झालेलं म्हंटलं, आमच्या इकडे पण एक होते ना, ते अं म्हणजे ते तर खूप अं जुने worker आहे तिकडे त्यांना पण तसा problem झालेला, माझ्या स्वतःच्या आत्त्याचे अं जे husband आहे ना, त्यांना पण तसं म्हणजे त्याच्यामुळे त्यांना asthma चा issue झालेला

आमच्या आमच्या तर कामाच्या side ला तर बापरे किती म्हणजे ना अं air pollution बोलू शकतो, आपण त्याला काय बोलतात मराठीत? मला काय आठवण येत नाही आहे

air pollution ला काही तरी बोलतात ना, शाळेमध्ये जिकडे काय?

अच्छा! Hello तुझा voice robotic होतोय. मलाच समजत नाही. अग तू काय विचारत होती मराठीमध्ये आता आलं ना तुला आवाज वगैरे? हा हा आता येत आहे, पहिले नाही येत होता, मी इथे terrace वर आले मग आता अच्छा मला वाटलं की एकदमच उडून गेला की काय? नाही, तू काय विचारत होतीस मराठीत कशाला काय बोलतात? अरे म्हणजे ना हे एवढं आवाज वगैरे Test वगैरे पण आहेत तिकडे खूप एवढ्या परिष्ठेमुळे. जे air pollution होतात ना,

Air pollution ला आपण मराठीत बोलतो वायुप्रदूषण. हा वायू प्रदूषण! अरे त्याच्या topic वर आम्ही तर खूपच बोलत होतो.

अग खूपच झाले. तुला माहिती आहे का मुंबई पूर्ण world मध्ये second rank मध्ये आहे polluted city म्हणून, माहिती आहे का? हम्म हम्म हम्म काय बोलू तुला एवढा तर pollution झालंय. वरून तू जर VKC-BKC ला गेलीस ना तिथे ना आता एवढा आता construction चालू आहे बापरे बाप! तुला तुला काही बोलू नको. कुठे पण तू गेली जाते ना म्हणजे बोलतात ना आपण बघतो कुठे पण metro चा काम चालू आहे.

आणि काय बोलू तुला काही म्हणजे कुठे जरी गेलं तरी तर म्हणतात ते बोलतात ना आपल्याला बोलतात ना face करायचं आहे. air pollution पूर्ण जागेवर वेळ तर मला मी बाहेर जाते friends सोबत जरा. तर त्यांच्यासोबत गेली मी तर ते बोलतात ना अं म्हणजे मी गेली ना बाहेर.

अरे आमच्या इकडे पण तसं म्हणजे एवढं company हे आहे ना, की तिथे अशी ommercial, तू तिकडे कसं तिकडे कसं ना की खूप म्हणजे हे होतं